दिवशी पाच प्रियकरावर अमृत ओतून खालसा पंथाची ची स्थापना झाली या दिवस पासून सर्व भाष भाचीक समा घेतल्या शिखाना आ खालसा म्हंटले जाऊ लागले खालसा एकोणीशे नव्यानव मध्ये त्याचा खिचा दिवशी गुरु गोविंदसिंग यांनी आनंद प्रोसाहित शीख धर्मा च्या अनुसयाची एक मोठी सभा बोलवली या सभेत विविध प्रांता तील अशे हजार शीख जमा झाले सर्व लोक सभेत बसल्यावर गुरुजी सभेला आले त्या नंतर त्यानी मान मान्यतातून तालावर काढली आणि ती ओवाळी आणि आवाहन दिले एक शीख आहे जो धर्मा साठी आपले प्राण देऊ शकतो हे ऐकून विधान सभेत शांतात पसरली गुरु नि त्याचे शब्द तीन वेळा पुन्हा सांगिलते शेवटी दयाराम नावा च्या क्षत्रियाने स्वतःला बलिदान साठी अर्पण केले गुरु त्याला जवळच्या घेऊन गेले आणि रक्ताने माखलेली तलवार घेऊन बाहेर आले गुरु साहेबानी मंडपात

बाहेर आले आणि त्यानी त्या वेळी दिल्ली चे रहिवाशी आणखी तीन वेळा गुरुजींना परवानगी नंतर नंबरदार मोहकमचंद साहिब चांद आणि नावा च्या तीन व्यक्ती नि बलिदानासाठी स्वतःला सादर केले शेवटी गुरुजींनी त्या पाच प्रियकरणा ला सभेत आणले आणि आणि त्याना पंच प्यारे असे नाव दिले पाच प्रिय व्यक्ती ची निवड केल्या नंतर गुरुजींनी त्यांना अमृत पान दिले ज्याला खंडेदा पाहुल म्हणतात खांडेपाहूल तयार करण्यासाठी प्रथम एक उघडे लोखंडी भांडे घ्या आणि त्यात स्वच्छ पाणी घाला मग त्यानी त्याला रागाने झटकून टाकले तो ज

त्या वेळी मासा ची

अनुसार विसर्जित केले याचा अर्थ ज्याची भावना तशी त्याच्या स्वभावात गोडवा निर्माण करणे हे अमृत प्रथम पाच प्रिय जणांना देण्यात आले मग गुरुजींची त्याना गुडघ्या वर उभे राहून वाहे गुरुजी दा खालसा वाहे गुरुजी फतिह म्हण्या चा आदेश दिला या वेळी गुरुजींनी पाच प्रिय जणांनच्या डोळ्या वर आणि केसांवर अमृत शिंपले आणि त्या प्रत्येक प्रिय व्यक्ती ला खालसा म्हणजे प्रवित्र असे नाव दिले त्यानी आपल्या सर्व प्रिय जणांच्या हातातून अमृत प्याले त्या मुळे खालसे च्या खालसे च्या स्थापने च्या निमित्त गुरुजींनी हे शब्द सांगितले खालसा हा गुरु आहे आणि गुरु हा खालसा आहे खालसा च्या स्थापने नंतर गुरुगोविंद किंची यांनी शिखाच्या संबोधित केले आणि खालसा पंथाची तत्वे मानल्या जाणार या त्याच्या वर्णन केले खालसा पंथा चे अनुयायी फक्त याच देवावर विश्वास ठेवतील देवा शिवाय ते इतर कोणत्या हि देवा ची पूजा करणार नाही प्र ते खालसा जातीवर विश्वास ठेवणार नाही आणि ते आपाप साथ प्रेमा नि राहतील सर्व शिखांनी उच्चालय चे जीवन जगले पाहिजे त्यानी परेशीक या तंबाकू मा मादक पदार्थ याचा वापर टाळावा प्रत्येक खालसा पुष्पहार असे हे घातले प्रत्येक सिहाने देश आणि धर्मा च्या रक्षणासाठी आपल्या प्राणा ची आहुती देण्यात साठी सद्य्व तत्पर असले पाहिजे प्रत्येक सिहां चे पाच धारण केले पाहिजेत ते एक डा कांदा किर्पाण कंचीराम प्रत्येक शीख सकाळी खांद्या ची पाहुली तयार करताना पाठ केलेल्या पाच शोल्का चे पाठ करेल प्रत्येक खालसा आपल्या सर्व कुटुंबिक आणि व्यक्तित्व बाबी गुरूंच्या कृपेवर सोपवले आणि त्याना आपल्या हित चिंतनक मानले प्रत्येक खालसा आपल्या कमाई चा एक दशांक दशवन्ध धर्मा साठी दान करेल सर्व सिहं भेद त्याना एक एकेकाला वाहे गुरुजी दा खालसा वाहे गुरुजी कि फतेह म्हणत प्रत्येक खालसा पुरुष आपल्या नावा पुढे सिघ हा शब्द जोडेल आणि खालसा स्री तिच्या नावा मागे कोर हा शब्द जोडेल छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, हुशार आणि दयाळू राज्यकर्ते होते. त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे सत्तावीस रोजी महाराष्ट्राती शिवनेरी येथे मराठा कुटुंबात झाला. शिवाजीच्या शिवाजी महाराजांचे वडील शहाजी अह राजे भोसले. आणि आईचे आईचे नाव जिजाबाई भोसले अशे होते. शिवाजींचे वडील शहाजी आणि आईचे नाव जिजाबाई असे होते.

आत्म्यांच्या तेजस्वी कथा ऐकून आणि शिकवून बाल शिवाचे संगोपन केले. लहानपणी शिवाजी आपल्या वयाच्या मुलांना गोळा करून त्यांचे नेता बनून किल्ले लढवण्याचा आणि जिंकण्याचा खेळ खेळत असे. दादा कोंडदेव यांच्या अधिपत्याखाली ते सर्व प्रकारच्या युद्धशास्त्रात पारंगत झाले. धर्म, संस्कृती आणि राजकारण याबाबतही योग्य ते शिक्षण दिले गेले. त्या काळात परम संत रामदेव यांच्या संपर्क संपर्कात येऊन शिवाजी पूर्णपणे शिवाजी महाराज पूर्णपणे देशभक्त, कर्तव्यदक्ष आणि कष्टाळू योद्धा बनले कुटुंब आणि गुरु छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह चौदा मे सोळाशे चाळीस रोजी सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. त्यांच्या मुलाचे नाव संभाजी होते. संभाजी हे शिवाजींचे ज्येष्ठ पुत्र आणि उत्तराधिकारी होते ज्यांनी सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद इसवीपर्यंत राज्य केले. संभाजीच्या पत्नीचे नाव येसूबाई होते. त्यांचा मुलगा आणि वारस राजाराम होता. शिवरायांचे समर्थ गुरु रामदास यांचे नाव भारतातील ऋषीमुनी आणि विद्वानांमध्ये प्रसिद्ध आहे. शिवरायांचे पराक्रम. तारुण्यात येताच त्यांचा खेळ खरा कर्मशत्रू शत्रू बनला आणि शत्रूंवर हल्ला करून त्यांने किल्ले इतर जिंकले. पुरंदर, तोरण यांसारख्या किल्ल्यांवर शिवाजीराजे भोसले आपला अधिकार प्रस्थापित करताच त्यांचे नाव आणि कर्तृत्व सर्व दक्षिणेकडे पसरले, ही बातमी आगीसारखी आगरा आणि दिल्लीपर्यंत पोहोचली. अत्याचारी प्रकारचा यवन आणि त्याचे सर्व सहाय्यक राज्यकर्ते त्यांचे नाव ऐकून घाबरून जात असे. शिवाजीराजेंनी वाढत्या वाढत्या वैभवाने घाबरलेला विजापूरचा शासक आदिलशहा जेव्हा शिवाजी महाराजांना कैद करू शकला नाही, तेव्हा त्याने शिवाजींना शिवाजी महाराजांचे वडील शहाजी यांना अटक केली. हे कळल्यावर शिवाजीं महाराज शिवाजी महाराजांना, ना राग आला. नीती आणि धाडस याच्या सहाय्याने त्यांनी छापा टाकला आणि लवकरच आपल्या वडिलांना या कैदेतून मुक्त केले. तेव्हा विजापूरच्या शासकाने आपला आपल्याला गर्विष्ठ सेनापती अफझलखान याला शिवाजी महाराजांना जिवंत किंवा मृत पकडण्याचा आदेश देऊन पाठवले. बंधुत्वाचे व सलोख्याचे खोटे नाटक रचून शिवाजी महाराजांना आपल्या गोटात घेवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, मात्र शिवाजी महाराजांच्या हाती लपलेल्या वाघनखाला बळी होऊन तोच मारला गेला. त्यामुळे त्यांचा सेनापती मृत झाल्याचे पाहून त्यांचे सैन्य पळून गेले. छत्रपती शिवाजी महाराज हे एक भारतीय शासक होते ज्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली, म्हणून त्यांना एक अग्रदूत वीर आणि अमर स्वातंत्र्य सेनानी मानले जाते. वीर शिवाजी हे राष्ट्रवादाचे जिवंत जिवंत प्रतीक होते. या कारणास्तव त्यांची भूतकाळातील राष्ट्रीय पुरुषांमध्ये गणना केली जाते. अष्टपैलुत्वाने समृद्ध असलेल्य छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रात एकोणीस फेब्रुवारीला साजरी होत असली,

छत्रपती शिवाजी महाराजांचे तीन आठवड्यांच्या आजारानंतर रायगडावर तीन एप्रिल सोळाशेऐंशी रोजी निधन झाले.

असल्याचा आरोप असला तरी हे खरे नाही कारण त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम वीर आणि लढवय्ये होते आणि अनेक मुस्लिम सरदार आणि सुभेदारांसारखे लोकही होते. खरे तर,

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सर्वांनाच माहित आहे. मराठा शूर योद्धा शिवाजी महाराजांची गौरवगाथा भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. मराठीत शिवाजी महाराजांचा मराठीत शिवाजी महाराज निबंध अनेकदा शाळांमध्ये निबंधाच्या स्वरूपात येतो. म्हणूनच आज आम्ही शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव सईबाई निंबाळकर होते. शिवाजी महाराज लहानपणापासून ध्येयवान आणि अनेक कला गुणात पारंगत होते

रायगड येथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान राजे होते.

आणि राणा अशा संज्ञा होत्या. सन तेराशेतीन साली दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवर चित्तोडवर स्वारी करून ते राज्य हस्तगत केले. या वेळी चित्तोड चित्तोडचा रावळ रत्नसिंह व सिसोद्याचा राणा लक्ष्मणसिंह मारले गेले. राणा लक्ष्मणसिंहांच्या वंशातच पुढे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. राणा लक्ष्मणसिंहांचे वारस सुजाणसिंह आणि क्षेमासिंह नशीब अजमावण्यासाठी दक्षिणेत आले. बहामनी साम्राज्यात सुजाणसिंहांनी आपली तलवार गाजविली. पुढे सुजाणसिंह यांचे वारस कर्णसिंह आणि शुभकृष्ण यांनी आपल्या पराक्रमाने स्वतचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. दक्षिणेत आल्यानंतर बहामनी साम्राज्यात चाकरी करीत असताना बहामनीचा सेनापती महंमद गावाणसोबत सन चौदाशे एकोणसत्तर साली खेळणा किल्ला घेण्याकरिता कर्णसिंहाने मोठा पराक्रम केला. किल्ल्यावर चढण्यासाठी कर्णसिंहाने घोरपडीचा वापर केला आणि खेळणा हस्तगत केला. तेव्हापासून कर्णसिंहाच्या घराण्याला ‘राजे घोरपडे बहाद्दर’ हा किताब प्राप्त झाला. तेव्हापासून कर्णसिंहांचे घराणे घोरपडे आडनावाने नांदू लागले. कर्नाटकातील मुधोळ या ठिकाणी घोरपडे घराण्याची जहागीर शेवटपर्यंत कायम होती. कर्णसिंहाचा लहान भाऊ शुभकृष्णसिंहाने वेरूळ भागात आपली वस्ती निर्माण करून भोसले हे नाव धारण केले. भोसले नावावरून इतिहासकारांत मतभेद असून काहींच्या मते भोसा नावाच्या गावावरून तर काहींच्या मते भोसाजी नावाच्या व्यक्तीवरून या घराण्याला भोसले आडनाव पडले आहे. काही जण भोसल, भृशवल, भवशाल यांपासून भोसले आडनाव आल्याचे सांगतात तर काहींनी होयसल शब्दाचा अपभृंश होऊन भोसले नाव आल्याचे म्हटले आहे. आधुनिक इतिहासकारांनी भोसले नावाची उत्पत्ती सांगताना म्हटले आहे की, रणांगणावर भूशिलेप्रमाणे पाय घट्ट रोवून राहणारा तो भोसला. अं याप्रमाणे कर्णसिंहाच्या वारसदारांनी पुढे भोसले हे आडनाव धारण केले. याच भोसले घराण्यात याच घराण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराष्ट्रातील या भोसले घराण्याचा इतिहास मात्र बाबाजी भोसले यांच्यापासून प्राप्त होतो. बाबाजींचा जन्मकाळ पंधराशे एकोणपन्नास धरल्यास सतराव्या सतराव्या शतकातील शिवरायांच्या जन्माप जन्मापर्यंत भोसलेंच्या एकूण बारा पिढ्या होतात. भोसले घराण्यात अनेक पराक्रमी वीर जन्माला आले.

नावारूपाला आले. मेवाडच्या भवानीप्रमाणे तुळजापूरच्या तुळजाभवानीला त्यांनी आपली कुलदेवता मानल्याने शिखर शिंगणापूर आणि तुळजाभवानी ही भोसले घराण्याची कुल अं

खूप मोठा विषय आहे. माझे नाव अं शुभम तर मी lockdown विषयी बोलणार बोलणार आहे. तर lockdown हा कोरोना विषाणू मुळे झालेला आहे. प्रत्येक देशात प्रत्येक अं दिवशी lockdown आल, तर हे lockdown विषाणू मुळे झालेलं आहे. कोरोना हा मुळचा विषाणू चायना मधून आलेला विषाणू तर चायना मधून वाहन नावाच्या शहरातून हा कोरोणू कोरोना विषाणू आला. वहन नंतर हा कोरोना विषाणू सगळ्या जगात भारतात म्हणा सगळ्या जगात हा पसरण्यात आला. तर हे सगळ थांबवण्यासाठी, प्रत्येक देशाने आपापली व्यवस्था लावून lockdown चा निर्णय घेतला. तर lockdown हा दोन हजार वीस साली अं भारतात लावण्यात आला. तर lockdown चे तीन अं stage होतात. तीन लाटा lockdown मुळे वाचवण्यात आल्या. नाहीतर हि लाट खूप मोठ्या संख्येत झाले असतील. तर कोरोनामुळे लोकांना सर्दी, खोकला आता चालायचं सगळीकडे. पण कोरोनाविषाणू मुळे एक सर्दी एक खोकला हे नियंत्रित अनियंत्रित प्रमाणात आणण्यात आले. व मग व कोरोना कोरोना विषाणू त्याचे खूप अं side effect अं दिसले, तरीही कोरोनाचे patient खूप प्रमाणात अं त्याचे लगातार वाढत. त्यांचा step खूप last पर्यंत आल्यात खूप लोक दगावलेत. पण Pationt ला control ठेवण्यासाठी आजार म्हणजे खोकला खोकल्ल्याने किंवा हात लावण्याने पसरतो. ते नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक देशाने lockdown केल lockdown केल्यामुळे सगळे लोक आपल्या घरात राहायला लागले. आपल्या घरात राहून ते सगळे काम करायला लागले. तर अं lockdown मुळे खूप व्यवस्थांवर त्याचा प्रभाव पडला. lockdown म्हणजे काय? lockdown मध्ये आपण सगळे आपले काम बंद करून घरी बसायचं घरातून बाहेर कुठेचं जायचं नाही. ते म्हणजे lockdown तर हा lockdown चा फरक सगळ्यांत मोठा म्हणजे

साऱ्या companies ला मजुरांना घरी पाठवाव लागल. मजुरांना घरी पाठवल्यामुळे मजुरांची अं जी वेतन आहे. ते वेतन त्यांना भेटल नाही. व ते काही न करता घरी बसू लागले. तर त्या साठी भारत सरकारने. lockdown लावल. व त्याचा परिणाम आज आपल्याला भेटत आहे. आज आपल्याला दोन हजार तेवीस साल ह्या साली lockdown चे सुद्धा lockdown चे खूप परिणाम दिसत आहेत. विध्यार्थांना झाला. तर ते विध्यार्थी त्यांचे दोन ते तीन वर्ष मध्ये गेले. lockdown मध्ये शाळा वगैरे सगळ बंद होते. शाळा वगैरे बंद असल्यामुळे विध्यार्थ्यांवर हा खूप मोठा परिणाम त्याचा जाणवला. तर विद्यार्थी दोन ते तीन वर्ष फक्त mobile वर पाहून शिक्षण वगैरे करू राहिले. पण mobile वर पाहून जे प्रत्येक विध्यार्थी त्याचा लक्ष केंद्रित करू नाही शकला. त्यामुळे खूप आर्थिक आर्थिक शैक्षणिक म्हणा, अं खूप उलाढाल झाली. त्या time ला. तर अं lockdown केल्यामुळे खूप कमी झाला. बाकी देशांमुळे बाकी देशांमध्ये खूप अं वाढत होता. According to अं WHO कोरोनाचे patient हे rasia या देशात खूप वाढत होते. तर भारताने हा निर्णय lockdown चा निर्णय

जे काही काम करत असेल, ते सगळे काम थांबवण्यात आले व ते थांबवलेली काम online mode मधून म्हणा, computer अं Online mode, work from home हि त्या time ला व्यवस्था खूप चालली व घरी बसून लोक काम करु लागले. व ज्यांचे काम अं कारखान्यात होते. त्यांचे सगळ सगळे कामच थांबून गेले त्यांना वेतन हि भेटले नाही. तर ह्यामुळे खूप आर्थिक स्थिती खूप काही देशांची कमी झाली. हा भारत देश सगळ्या देशांना अं medicians म्हणा, सगळ पुरायला लागला. तर lockdown चा काळ केव्हा संपला?

Free of cost वाटली. तर कोरोनाची vaccine मुळे patient चा death rate कमी झाला. जे खूप प्रमाणात अं त्यांचा छातीमध्ये वगैरे cough होऊन अं death होत तो rate खूप कमी झाला. कोरोना vaccine घेऊन पहिले तर म्हाताऱ्या लोकांमध्ये कोरोना vaccine दिली. त्यानंतर कोरोना vaccine अं म्हाताऱ्या लोकांना म्हाताऱ्या सगळ्या लोकांना वाटण्यात आली. हि कोरोना vaccine अं भारतात free of cost देऊ लागले. Free of cost देऊ लागले. भारत सोडून सगळ्या देशांत कोरोना vaccine Rate म्हणजे किंमत लावून देत होते. तर भारत सरकारने देण्याचा निर्णय घेतला व आआपली र्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे भारत देशाने ती सगळी कोरोनाची vaccine, free of cost वाटली. व त्या कोरोना vaccine चा फायदा सगळ्या संपूर्ण भारताला नव्हे, संपूर्ण जगाला त्याचा फायदा झाला. कोरोना vaccine मुळे सगळे patient अं बनवू लागले. त्यांची immunity वाढू लागले कोरोना हा विषाणू immunity ज्यांची कमी असेल, त्या व्यक्तीवर खूप प्रभावित होता. आणि ज्यांची immunity strong असेल, त्यांचा शरीरावर हा कोरोना काहीच करू शकला नाही. खूप काही लोक होते जे अं कोरोना नाव ऐकल्यावरच घाबरून जायचे. तर ते सगळी भीती lockdown मधून निघून गेली. lockdown जेव्हा संपले, तेव्हा सगळी व्यवस्था सुरळीत झाली. ती व्यवस्था सुरळीत व्हायला तरीपण अर्धा एक वर्षाचा कालावधी लागला. हि कोरोनाची खुप मोठी महामारी ठरावन्यात आली संपूर्ण जगाला हिचा फटका बसला. संपूर्ण जगाची आर्थिक आर्थिक परीस्थिती खूप कमी झाली. तर भारत हा देश ह्या देशाने अं कोरोनासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या अं गोळ्या medicine सगळ्या संपूर्ण जगाला पुरवल्या. तर चायना हा देशांमुळे कोरोना virus आला. चायनातील अं वेगवेगळ्या संस्था होत्या त्या संस्थांनी claim केलकी, हा विषाणू आम्ही तयार केलेला नाही. पण ते WHO ने ठरवल कि हा विषाणू

पासनंदिता तेव्हार कोनसा हे उस्का हा माझंत ते दिवाळी पण आहे अजून गणेश चतुर्थी आहे ते पण हाय गणेश चतुर्थीला खूपच माझ्या येते भावा आपल्याला हा त्यापण आणि दिवाळीमध्ये दिवाळीमध्ये पण मोठे झालेतर एवढा विश्वास आहे

हो आणि आपला जो सणाचा देश म्हणून ओळखलाजाणारा म्हणजे भारत हा एकमेव देश आहे

रामन चे रावण ला जलवायचे हॊ भारताला धर्म निरपेक्षित देश अशे म्हटले जाते हा आणि येते सर्वे लोक म्हणजे बंधू आणि भावनांनी म्हणजे राहतात आणि तेच म्हणजे त्यांच्या स्वतःचे आणि इतर धर्मांचा सुट्यातही मोठ्या मोठ्या थाटामाठात साजरे करतात याच सणामध्ये हा आणि याच सणामध्ये म्हणजे आपल्या देशाचा विकास दिसून येतो हा प्रत्येक प्रत्येक धर्मांचा सुट्या म्हणजे त्यांचे धान्य धारण महत्तव आणि वैशिष्ट असते महिला आणि मुलांमध्ये या कारेक्रमाची एक वेगळीच उत्साह फायलामिळतो होव आणि म्हणजे अपलाजून भारतातून जस दिवाळी आहे होळी आहे महाशिवरात्री आहे जन्माष्टमी आहे नवरात्री आहे मकरसंक्रात रक्षाबंधन अजून गुरुनानक जयंती अह लोहारी ईद बुद्धपौर्णिमा अं वैशाखी भारताचे राष्ट्रीय सण गांधीजयंती अजून स्वातंत्रदिन अजून प्रजासत्ताकदिन हे BOTH सण आहेत ना हा आणि दिवाळी हा दिवाळी हा हिंदूंचा प्राथमिक सण आणि हा हा हाच कार्यक्रम म्हणजे संपूर्ण भारतभर प्रचंड भव्यतेने म्हणजे साजरा साजरापण केला जातो आणि हा उत्सव म्हणजे कार्तिक महिन्याच्या अमावासेला आयोजित पण केला जातो आणि हा उत्सव म्हणजे दरवर्षी OCTOMBER किंवा NOVEMBER मध्ये येतो दिवाळी हा म्हणजे दिव्याचा सण घोडे रंगी बिरंगी दिवे मेणबत्या इत्यादीं ना म्हणजे सजलेला असत ना

हाव आणि अजून दिव्याच्या आणि दिव्याच्या रंगानी सजलेले दीपावली असे नाव पडले आहे आणि दिवाळी हा वाईटवर वाईटावर चांगल्या चांगल्याच विजय दर्शिवतो आणि हा देश म्हणजे भाग्यवान व श्री श्री श्री रामचंद्र आपली पत्नी माता सीता आणि भाऊ लक्षमणासोबत म्हणजे चवदा वर्षाचा वनवास घालून आणि राक्षस राजा रावणाचा वध करून अयोध्याला परतले आणि त्यांच्यास म्हणजे येण्यात संपूर्ण अयोध्या दिव्यांनी सजविले होळी हा म्हणजे रंगाचा सण आहे भारतातील अनेक सुट्यानपैकी म्हणजे जर कोणताही उत्सव सर्वात रंगीत आणि आनंदाने भरलेला असेल तो म्हणजे होळीच हा आणि हाच उत्सव म्हणजे केवळ रंगाची प्रतीक नसून बंधू भाव आणि आपुलकीचे पण प्रत्येकजण म्हणजे हाच कार्यक्रम म्हणजे प्रेमाने आणि आनंदाने आणि उत्साहाने पण साजरा करतो हा हा उत्सव म्हणजे एकमेकता एकाच आणि एकट्याचा उत्सवात आणि वसंत ऋतू मध्ये येणारी होळी हि हिंदूंची प्राथमिक सुटी आहे ती म्हणजे अह भारत वगळता नेपाळ मध्ये पाळली जाते तो म्हणजे दरवर्षी फाल्गुन महिन्यात MARCH मध्ये येतो ना आणि याला रंगाचा हवं अजून महाशिवरात्री हा पण हिंदू धर्माचा लोकांचा प्रमुख उत्सव आहे अं फाल्गुन महिन्याच्या म्हणजे कृष्ण पक्षातील आह आपल्याला होतो आणि याच महत्व महिलांसाठी अन्य अन्य आणि धान्यां सारखा मानले जाते

आणि सर्वच म्हणजे सर्व हिंदू सणा प्रमाणे म्हणजे कृष्ण कृष्णजन्माष्टमीच्या महत्व पण आहे हां हा आणि अजून नवरात्री म्हणजे हिंदू हिंदुधर्मात म्हणजे नवरात्रीला खूप महत्व पण आहे

नऊ दिवस म्हणजे देवांची पूजा केली जाते आणि आणि अजून दसरा पण साजरा केला जातो

हा आणि अजून मकरसंक्रत म्हणजे तीत आपण पतंग हे आपण BOTH उडवतोना मकरसंक्रतीचा वेळेस हा आणि मकरसंक्रात ही म्हणजे हिंदूंची प्रमुख सुटी आहे ही सुटी म्हणजे भारतातील अनेक राजात साजरी केली जाते

अं गंगेत गंगेत सान करून करतात याला म्हणजे खिचडी यादिवशी म्हणजे सूर्य सुरे सूर्य एकाच राशीतून दुसऱ्या राशीत जातो हा आणि अजून रक्षाबंधन रक्षाबंधन हा एक म्हणजे हिंदू सण आहे जो म्हणजे दरवर्षी श्रावण महिनायचंय दिवशी येतो आणि हा भावा आणि बहिणीचा नात्यांची संबंधित हाय ना या दिवशी म्हणजे भाऊ आपल्या बहिणीला रक्षणाची शपत घेतो हा आणि ईद ईद हा सण तर म्हणजे मुस्लिम मुस्लिम समाजातील लोकांचा प्रमुख सण आहे हि घटना म्हणजे रमजान महिन्यांनंतरच घडते आणि जे मुस्लिम समाजाच्या मते महिन्यात हा विधी विधी केल्या नंतर संपूर्ण जीवन सुखाने शांतीने जाते शांतीतूनच जाते अजून बुद्ध पौर्णिमा हा भारतातील म्हणजे मुख्य सनान पैकी एक आहे म्हणजे हि सुटी बौद्धधर्मातील लोक साजरी करतात आणि या दिवशी म्हणजे भगवान बुद्धांचा जन्म झाला आणि हा कार्यक्रम वैयशाक महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजे येतो आणि याला म्हणजे वैशाख पुण्यवासी म्हणतात

होव अजून आपले NATIONAL FESTIVALS पण आहेत भारताचे राष्ट्रीय सण जसे गांधी जयंती दरवर्षी दोन OCTOMBER ला साजरी करतात

हा म्हणजे गांधी जयंतीचा म्हणजे आपला गांधीजींचा जन्म दिवस दोन OCTOMBER

सवीस जानेवारी पण आहे

सर्व BOTH आहेतना म्हणजे FESTIVALS BOTH आहेत हा आणि अजून जरा आ महाराष्ट्रात पण सण उत्सव चांगल्या पद्धतीने साजरे करतात वरतीच राव्हा माडीवर फांदीयेतात पुढे पतंग उडवायचा हा तेपण महाराष्ट्रात म्हणजे सण आणि उत्सव म्हणजे म्हायती मराठी म्हणजे चांगलाच हे करतात महाराष्ट्रात म्हणजे राज्य

तिळगुळ पण खातात हा कारण महाराष्ट्र राज्य विविध जाती व धर्माचे लोक एकत्र येतात गुण्यां गुण्यांन सण साजरे करतात प्रत्येक सणातला एक विस्ट महत्व आहे हा आणि म्हणजे सण हा संस्कृत शब्दातून तयार झालेला आणि सण रशियन सनापासून म्हणजे अशी या शब्दाची उत्पत्ती झाली आहे भारतातील सर्व सण म्हणजे आणि उस्तव पुराण कथेवर आधारित आहे आणि पाहिले प्रत्येक सण हे वेगवेगळे का नाही साजरे करतात भारतात फक्त एकच धर्माचे लोग नसून विविध धर्माचे आणि लोक या ठिकाणी आहेत त्यामुळे सण आणि उत्सव हे देखील विविध धर्माचे आहे हा आणि त्या पैकी काही सणांना विशिष्ट असा कालखंड धरला आहे जसे कि दिवाळी हा ह्म्णजे पाच दिवसांची असते हा आणि

मोलाचा दिवस म्हणून साजरा करतात हा वर्षाच्या सुरवाती पासून विशिष्ट्य तिथीस येणारे देवा देवास संत विदान महाराज गोसावी फिकर